हॅलो. मौसम म्हणजे हवामान ह्या विषयावर माहिती पाहिजे होती. तर आजकाल आपल्याकडे सध्या हिवाळा चालू आहे. हिवाळा म्हणजे तापमान हे खूप कमी असते.

उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते. चार चार महिन्यांचे ऋतू असते. आता तर काहीच नाही, आपल्या पावसाळ्यात, पावसाळ्यात, पाऊस येते.

पाऊस आल्यानंतर वीजा

पावसळ्यात बिमाऱ्या जास्त जोर करते. आपल्या तब्येतीला लै जपाय लागते. पण पावसाळा म्हणजे थोडंसं चांगलं हवामान असतो. थंड वाऱ्याची झुळूक आणि पावसाचा आनंद पण आपल्याला घेता येतो. कायचं चांगलं? दिवसभत कडक ऊन राहते त्या उन्हात माणूस गरम होईन जाते.

त्याच्याबद रात्री थोडीशी थंडी लागते. आणि त्यात पाणी बी येते. दूषित पाणी आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होते.

मले तर नाय आवडत बा हे पावसाळ्याचं हवामान.

पावसाळ्यांत विजांचा जास्त धोका राहते.

आता किती आलं होतं पेपरात मागं तुम्ही वाचलं असशील ना

लै बेकार हवामान राहते ना पावसाळयात. मागं दोन बैलं मेले होते. तो एक माणूस. एका झोपडीत दोघं बसले होते. त्या दोघं जणांच्या झोपडीतच वीज पडली. पण सरकार त्यांना मदत पण केली ना. त्यांना आर्थिक मदत पण केली आहे ना सरकारने.

पैश्याचं काय करणार ते? नवीन लोक होते त्याच्यामुळे ते पावसाळ्यात नाही आवडत. पण मला सांगा, आता आपण शेती करतो ते शेतीसाठी पावसाळ्याचं बी हवामान आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि हे काय पावसाने आपली झाडं शेतीतले पिकं टवटवीत दिसते. आपल्या इथं तरी हवामान चांगलं राहते आता तिकडे जम्मू काश्मीर श्रीनगर तिकडे तर वातावरण एकदमच कमी तापमानाचं राहते आता ह्या टायमात.

नाही नाही. पावसाळा तर आवश्यक आहे, हे आपलं आपलं वैयक्तिक मत झालं. पण जसं पावसाळा मला आवडत नाही तुझी गोष्ट अलग आहे, बाकीच्यांची गोष्ट अलग आहे. हवामान एनी टाईम जसं पायजे असेल तसंच पाहिजे. हवामान. आता मला सांगा सध्या हिवाळा चालू आहे. ह्या हिवाळ्यात कधी कधी आभाळ येते.

कधीकधी पाणी येते. हिवाळ्यात पाणी येते उन्हाळयात पाणी येते. पावसाळ्यात ऊन तापते. पण ह्यावर्षी पावसाने पण रौद्ररूप धारण केले होते म्हणजे कसं की ज्याने आपली नापिकी होत आहे पावसामुळे

हवामानच तसं राहिलं त्याला काय करेल? कमी दाबाचा पट्टा निर्माण होते ना. समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्याने पाऊस जास्त होते. विहिरी तलाव नद्या पूर्ण भरून जाते.

खूप दमट वातावरण राहते. तिथे म्हणजे थकवा येते जास्त. शरीराले घाम निघते

आपलीकडील हवामान एक नंबर चांगलं. तसं तर आपल्याला हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे तिन्ही ऋतू आवडले पाहिजेत. म्हणजे निसर्गाने आपल्याला इतकी चांगली देण दिलेली आहे. आणि प्रत्येक ऋतूचं प्रत्येक हवामानाचं आपापलं वैशिष्ठ आहे ना. पण मला तर हिवाळ्यात पाणी येते आणि पाण्यात थंडी लागते. त्याचं काय?

पहिल्या काळात म्हातारे लोक सांगत होते पहिल्या काळात नव्हतं म्हणे असं. हवामान. हिवाळ्यात हिवच लागे, पावसाळ्यात पाणी येई. आता ह्या काळात हवामान लै बदललं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानं आपण वागतो तर बरं राहते हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरते.